जावा मधील इन्स्टन्स फील्ड्स वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत
आपण शिकणार आहोत इन्स्टन्स फील्ड्स विषयी क्लास ची इन्स्टन्स फिल्डस accessकरणे इन्स्टन्स फील्ड्स चे मॉडिफायर्स
इन्स्टन्स फील्ड्स हे नाव का आले
आपण वापरणार आहोत उबुंटू व्हर्शन 1110 जेडीके 16 आणि इक्लिप्स इदे 370 आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे इक्लिप्स द्वारे जावा मधे क्लास बनवणे क्लास चे ऑब्जेक्ट बनवणे
नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
आपण जाणतो ऑब्जेक्ट्स त्यांची स्थिती फील्ड्स मधे संचित करतात
ही फिल्डस स्टॅटिक कीवर्ड शिवाय घोषित केलेली असतात
स्टॅटिक फील्ड्स विषयी पुढील पाठात जाणून घेऊ
non स्टॅटिक फील्ड्स ना इन्स्टन्स व्हेरिएबल्स किंवा इन्स्टन्स फील्ड्स असेही म्हणतात
आधी बनवलेल्या स्टुडेंट ह्या क्लास वर जाऊ
येथे roll no आणि नामे ही क्लास ची इन्स्टन्स फील्ड्स आहेत
ही फील्ड्स कशी एक्सेस करायची ते पाहू
त्यासाठी पूर्वी बनवलेला टेस्टस्टुडंट हा क्लास उघडू
दुसरे ऑब्जेक्ट बनवणारे स्टेटमेंट काढून टाका
तसेच प्रिंटलं स्टेटमेंट देखील काढून टाका
roll no आणि नामे ही स्टुडेंट क्लास ची फिल्डस स्टड1 आणि डॉट ऑपरेटर द्वारे एक्सेस करू
त्यासाठी टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मधे ठे रोल नंबर isनंतर प्लस स्टड1 डॉट आणि ऑप्शन्स मधून roll no निवडा एंटर दाबा नंतर सेमिकोलॉन
पुढील ओळीवर टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मधे ठे नामे इस प्लस स्टड1 डॉट आणि ऑप्शन्स मधून नामे निवडा एंटर दाबा नंतर सेमिकोलॉन
teststudentजावा फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl स् आणि Ctrl एफ11 दाबा
आपल्याला हे आऊटपुट दिसेल ठे रोल नंबर इस 0
ठे नामे इस नुल
कारण ही व्हेरिएबल्स कुठल्याही व्हॅल्यूने इनिशियलाईज केलेली नाहीत
जावा मधे फील्ड्स ला रॅन्डम व्हॅल्यूज नसतात
ऑब्जेक्ट्स ना मेमरी दिल्यावर ही फील्ड्स शून्य किंवा नुल केली जातात
हे कार्य कन्स्ट्रक्टर करतो
पुढील पाठात त्या विषयी जाणून घेऊ
आता फील्ड्स स्पष्टपणे इनिशियलाईज करून आऊटपुट पाहू
त्यासाठी टाईप करा इंट roll no इक्वॉल टीओ 50 पुढील ओळीवर स्ट्रिंग नामे इक्वॉल टीओ डबल कोट्स मधे राजू
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl स् आणि Ctrl एफ11 दाबा
अपेक्षित आऊटपुट दिसेल ठे रोल नंबर इस 50
ठे नामे इस राजू
ह्याचे कारणStudent ह्या क्लास मधील व्हेरिएबल्स स्पष्टपणे इनिशियलाईज केली होती
येथे फील्ड्स ला मॉडिफायर किंवा डिफॉल्ट मॉडिफायर नाही
क्रिएटिंग क्लासेस मधे मॉडिफायर्स शिकलो होतो
studentजावा आणि teststudentजावा ही दोन्ही फिल्डस एकाच पॅकेज मधे असल्याने एक्सेस करता येतील
आपल्याला दिसेल की ते एकाच डिफॉल्ट पॅकेज मधे आहेत
पॅकेज विषयी पुढील पाठात जाणून घेऊ
आता मॉडिफायर बदलून तो प्रायव्हेट करू
फील्ड घोषित करण्याच्या आधी प्रायव्हेट टाईप करा
प्रायव्हेट स्पेस इंट रोल no50 असे टाईप करा
पुढील ओळीवर प्रायव्हेट स्पेस स्ट्रिंग नामे Raju
आता studentजावा फाईल सेव्ह करा
teststudentजावा मधे एरर्स दिसतील
एरर चिन्हावर माऊस न्या
ठे फील्ड स्टुडेंट डॉट रोल नंबर इस नोट व्हिजिबल असे दिसेल
आणि ठे फील्ड स्टुडेंट डॉट नामे इस नोट व्हिजिबल ही एरर दिसेल
कारण प्रायव्हेट फील्ड्स केवळ त्याच्या स्वतःच्या क्लास मधूनच एक्सेस होऊ शकतात
स्टुडेंट क्लास मधूनच roll no आणि नामे एक्सेस करू शकतो
आपण कुठल्याही एरर शिवाय एक्सेस करू शकतो
आता मॉडिफायर बदलून प्रोटेक्टेड करा

सेव्ह करून प्रोग्राम कार्यान्वित करा
कन्सोल वर आऊटपुट दिसेल
ठे रोल नो इस 50 ठे नामे इस राजू
कारण प्रोटेक्टेड फील्ड्स त्याच पॅकेज मधून एक्सेस केली जाऊ शकतात
इन्स्टन्स फील्ड्स हे नाव का आले ते पाहू
कारण त्यांची व्हॅल्यू क्लास च्या प्रत्येक इन्स्टन्स साठी युनिक असते
म्हणजेच क्लास च्या प्रत्येक ऑब्जेक्ट ला स्वतःच्या व्हॅल्यूज असतात
टेस्टस्टुडंट क्लास वर जाऊ
येथे टेस्टस्टुडंट क्लास चे आणखी एक ऑब्जेक्ट बनवू
पुढील ओळीवर टाईप करा स्टुडेंट स्पेस स्टड2 इक्वॉल टीओ न्यू स्पेस स्टुडेंट ओपनिंग एंड क्लोजिंग ब्रॅकेट्स सेमिकोलॉन
आता ही दोन्ही ऑब्जेक्ट्स आपण स्टुडेंट क्लास मधे इनिशियलाईज करू
पुढील ओळीवर टाईप करा स्टड1 डॉट आणि ऑप्शन्स मधून roll no निवडा एंटर दाबा इक्वॉल टीओ 20 सेमिकोलॉन
पुढील ओळीवर टाईप करा स्टड1 डॉट आणि ऑप्शन्स मधून नामे निवडा एंटर दाबा इक्वॉल टीओ डबल कोट्स मधे रामू सेमिकोलॉन एंटर दाबा
आपण पहिल्या ऑब्जेक्ट साठी फिल्डस इनिशियलाईज केली
आता दुस या ऑब्जेक्ट साठी करू
त्यासाठी टाईप करा स्टड2 डॉट आणि ऑप्शन्स मधून roll no निवडा इक्वॉल टीओ 30 सेमिकोलॉन
पुढील ओळीवर टाईप करा स्टड2 डॉट आणि दिलेल्या ऑप्शन मधून निवडा नामे इक्वॉल टीओ डबल कोट्स मधे श्यामू सेमिकोलॉन एंटर दाबा
आता प्रिंटलं स्टेटमेंटनंतर टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मधे ठे रोल नंबर इस प्लस स्टड2 डॉट आणि ऑप्शन्स मधून निवडा roll no आणि सेमिकोलॉन
सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मधे ठे नामे इस प्लस स्टड2 dotआणि ऑप्शन्स मधून निवडा नामे आणि सेमिकोलॉन
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl स् आणि Ctrl एफ11 दाबा
आऊटपुट दिसेल
ठे roll no इस 20 ठे नामे इस रामू roll no इस 30 नामे इस श्यामू
स्टड1 आणि स्टड2 हे दोन वेगळ्या ऑब्जेक्ट्स चा संदर्भ घेत आहेत
म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट्स ना स्वतःच्या व्हॅल्यूज आहेत
येथे बघू शकतो
20 आणि रामू ह्या पहिल्या ऑब्जेक्ट च्या व्हॅल्यू आहेत
तर 30 आणि श्यामू ह्या दुस या ऑब्जेक्ट च्या व्हॅल्यू आहेत
आता अजून एक ऑब्जेक्ट बनवू
त्यासाठी टाईप करा स्टुडेंट स्पेस स्टड3 इक्वॉल टीओ न्यू स्पेस स्टुडेंट ओपनिंग एंड क्लोजिंग ब्रॅकेट्स सेमिकोलॉन
आता तिस या ऑब्जेक्ट च्या व्हॅल्यूज प्रिंट करण्यासाठी टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मधे ठे roll no इस प्लस स्टड3 डॉट आणि ऑप्शन्स मधून निवडा roll no सेमिकोलॉन
पुढील ओळीवर टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मधे ठे नामे इस प्लस स्टड3 डॉट नामे सेमिकोलॉन
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl स् आणि Ctrl एफ11 दाबा
आपल्याला दिसेल की 50 आणि राजू ह्या तिस या ऑब्जेक्ट च्या व्हॅल्यूज आहेत
कारण स्टुडेंट क्लास ची फिल्डस 50 आणि राजू ह्या व्हॅल्यूजनी स्पष्टपणे इनिशियलाईज केली होती
आता फिल्डस इनिशियलाईज न करता तिस या ऑब्जेक्ट चे आऊटपुट काय मिळते ते पाहा
या पाठात आपण शिकलो इन्स्टन्स फील्ड्स विषयी डॉट ऑपरेटर द्वारे फिल्डस एक्सेस करणे
असाईनमेंट पूर्वी बनवलेल्या टेस्ट एम्प्लॉई क्लास मधे ईएमपी2 हे ऑब्जेक्ट बनवा
डॉट ऑपरेटर द्वारे दोन ऑब्जेक्ट्स च्या व्हॅल्यूज इनिशियलाईज करा
पहिल्या ऑब्जेक्ट साठी 55 आणि प्रिया ह्या व्हॅल्यूज वापरा
दुस या ऑब्जेक्ट साठी 45 आणि संदीप ह्या व्हॅल्यूज वापरा
आऊटपुट मधे दोन्ही ऑब्जेक्ट्स च्या व्हॅल्यूज दाखवा
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
001311 001308 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
हा पाठ येथे संपत आहे
सहभागासाठी धन्यवाद